शिडी आहे जे वर चढून कामासाठी येते आणि--

हे एका अ समारंभाचा हॉल चित्र आहे अ त्याच नाव सत्यम अ सत्यलक्ष्मी गोल्ड आहे.

हे एका लग्न समारंभाच्या सुरवातीचा चित्र आहे ह्यामध्ये स्त्रीया डोक्यावर आहेराचे वस्तु घेऊन जात आहे ह्यामध्ये रंगीबेरंगी कपडे घातलेल्या स्त्रिया आहेत.

मंडप आहे गुलाबी आणि पिवळ्या रंगात आहे त्याच्या मागे एक इमारत आहे आजूबाजूला झाडी आहेत एक बाजूला मोठ झाड दिसत आहे अशोकाच झाड आहे वरुण वायर गेलेली आहे.

दुसऱ्या बाजूला सुद्धा एक चित्र कोरलेल आहे. दगड़ाच पूर्ण बांध कम आहे.